खूप सुंदर एक परिसर आहे परिसरामध्ये येथे सुंदर से असे एक रस्ता आहे ते रस्त्या मधी पार्किंग आहे त्या पार्किंग मध्ये खूप सारे अश्या गाड्या लावलेले दिसत आ--

इथे कोरोनाची टेस्ट करण्यासाठी इथ तिच्या नाका मध्ये इथे काहीतरी टाकत आहे आणि पी_पी_ई किट घातलेली व्यक्ति आहे.